इथ ट्रॅक्टर ची चाकाचे निशाण दिसत आहे झाड आहेत इथ तिकडे दोन झाड दिसत आहे आणि ह्याच्या शेतीमध्ये काहीतरी लावलं आहे पण नेमक काय आहे ते समजत नाही आहे.

नागपूर यशवंत स्टेडियम जवळची हि फोटो आहे मोठमोठ्या बिल्डिंगी नि छोटछोटे घर टिनाचे घर झाडं अ बर्डीचा पूल आदिवासी दिसत आहे आणि हे मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये हे खूप अश्या उभ्या आहे.

खुप माणस बाया इथे येणंजाणं करत आहे खाली एक माणूस एका लाकडच्या टेबला जवळ बसला आहे निळ्या रंगाची इथे स्टाइल लागली--

तिकडे शो ची झाड लागली आहे छोटी छोटी आणि रस्त्याच्या आजूबाजूने गवत लागलेल आहे एक पेटी आहे.

छोट छोट गवत दिसत आहे कचरा दिसत आहे.

डोंगरावर खुप मोठी मोठी झाड लागलेली आहे छोटी झाड.

एकच निळ्या कलर च्या काचा लागलेल्या आहे.

दुकान असेल तिथ गाड्या दिसत आहे.

कोणी तोंडावरती मास्क लाऊन आहे कोणी इथे हथोडीने--